इथे वेगवेगळ्या प्रकारची अअ घसरगुंडी आहे अ--

अ मागे खूप चांगलं डोंगर आहे अ इचे हेलिकॉप्टर आ इथे एक हेलिकॉप्टर उडत आहे अ--

अ ग अ अ मिरर आहे परदा आहे ए_सी आहे.

इथे एक मंदिर आहे त्या मंदिरच्या वरती बुद्धांचा स्टेचू लावलेला आहे.

इथे एक टेबल आहे बसायला बाजूला खूप सारी वेगवेगळी प्रकारची झाडे लावलेली आहेत.

तो बोर्ड फाटलेला आहे त्या बिल्डिंगच्या वरती एक डिश लावलेली आहे.

बिल्डींगच्या आजूबाजूला खूप सारे झाडं आहेत अ बिल्डींगच्या वरती एक अ अ झेंडा लावलेला आहे त्या बिल्डींगच्या बाजूला अ खूप सारे कपडे ठेवलेले --

इथे एक बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपवर बस थांबलेली आहेत.

इथे एक बस येलो कलरची बस आहे त्या बसच्या बाजूला एक माणूस उभा आहे त्या बस --

अ त्या बसच्या बाजूला एक पिलर आहे त्यावर खूप सारे वेगवेगळे पोस्टर चिटकवलेले आहेत .

त्यांनी लाल शर्ट घातलेलं आहे अ बा एक आत मा मा माणूस आत बशा आतमध्ये जात आहे त्या बशामागे खूप सारे वेगवेगळे प्रकारचे झाडे आहेत.

इथे एक फायर बिग्रेड चं अह बस स्टँड आहे.

बाजूला एक तीन चार बाईक आहेत त्या बाईकच्या बाजूला घरं आहेत.

हे एक दिसत आहे त्या आजूबाजूला खूप मोठी मोठी वेगवेगळी प्रकारची झाडे आहेत त्या मधी ज्या--

अ बाजूला एक टेबल आहे अ टेबलच्या म मागे एक चेअर आहे अ--

इथली दोन डॉक्टर आहेत आणि अगोदर खूप सारी माणसं आहेत आपल्याला एक फाईल दिसत आहे येलो कलर ची --

अ बाजूला एक पाण्याची बॉटल आहे तिथे आपल्याला एक मोबाईल दिसत आहे एक ट्यूब दिसत आहे अ --

इथे एक लहान मुलगा दिसत आहे एक आपल्याला लटकलेलं हँगर दिसत आहे .

त्याच माग खूप सारे शिड्या आहेत आणि खूप सारे माणसं बसली आहेत.

अ रेड आणि यलो मध्ये फुल ठेवलेली आहेत इथे एक टी_व्ही दिसत आहे.

जिन्याच्या खाली बाजूला एक सी_डी आहे त्यामध्ये एक व्हाईट कलरचा झेंडा दिसत आहे .

इथे एक अ न व्हाईट रेड कलरचं बो लावलेला आहे .

इथे माणूस बसलेला आहे फोन वर त्याने ब्लॅक कलरची कॅप घातलेली आहे.

इथे एक गोदाम आहे त्या गोदाम मध्ये तीन माणसं दिसत आहेत एक माणूस ट्रक ट्रक च्या आत मध्ये आहे.

इथं एक मंदिर आहे मंदिर मंदिरावर खूप सारी फुले लावलेली आहेत.

मा खाली एक अ अ बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डवर अ क आरती लिहिलेली आहे .]

त्या दुकानामध्ये वेगवेगळे देवांचे फोटो लावलेले आहे त्या फोटोम --

ऑरेंज कलरचा टेबल दिसत आहे त्या पूल अ त्या दुकानला फु फुलाने सजवलेलं आहे.

इथे एक कलरची चेअर आहे अ मागे एक फ्रीज आहे फ्रीजच्या बाजू बाजू--

बाजूला किचन त्या किचनवरती खूप सारे वेगळे वेगळे प्रोडक्ट ठेवलेले आहेत इथे आपल्याला जि--

बाजूला दोन बेड आहेत आजूबाजूला दोन बेड आहेत इथे छोटासा अजून बेड आहे व्हाईट कलरचा पडदा आहे .

त्या मध्ये पंधरा रुपयाची एक ऑफर ठेवलेली आहे आह इथे एक बाई आपल्याला ग्रे कलरची साडी घालताना दिसत आहे.

इथे एक भजन चालू आहे एक आजोबा अ माईक वर जाऊन काहीतरी भजन गात आहेत.

त्या मागं खूप सारी माणसं उभी आहेत बाजूला एक म्हातारे आजोबा उभे आहेत एक खाली ढोलकी वाजवत आहे वरती एक फॅन आहे बाजूला--

त्यामध्ये गेलेला रस्ता आहे अ खूप सारी बिल्डिंग आहेत एक रस्ता आहे त्या रस्त्याच्या वर एक --

इथं एक आपल्याला एक सिल्वर कलरचा गेट दिसत आहे एक काका दिसत आहेत जे देवाची प्रार्थना करत आहेत.

इथे आपल्याला एक घर दिसत आहे ते ते घरच्या बाजूला एक स्टुडिओ वर एक नाव लिहिलेला आहे.

इथं नो पार्किंगचं फोटो चिटकवलेलं आहे.

तिथे एक अ झाडांची बाग आहे त्या बागेमध्ये खूप साऱ्या प्रकारची झाडे लावलेली आहे.

आह बाजूला एक मुलगी आह कुठेतरी जात आहे मागे तीन म्हातारे आजोबा बसलेले आहेत.

अ इथे आपल्याला ब्लू कलरची माती दिसत आहे इथे आपण लोखंडाचा काहीतरी एक स्ट्रक्चर दिसत आहे मागे खूप सा--

एक खूप मोठा प्लॅटफॉर्म दिसत आहे त्या प्लॅटफॉर्मच्या बाजूला दोन पटरी आहेत त्या बाजूला एक माळ--

त्या बाजूला एक मालगाडी जात आहे पुढे एक माणूस चालत येत आहे.